येथे एक हॉल आहे. तिथे एक पोस्टर लावलेल आहे तिथे वेलकम लिहलेल आहे. आजू बाजूला लाइट्स आहेत. इलेक्ट्रिकल्स खूप छान सजवलेल आहे.